दुसरी बाजूला एक त्याच्या पिवळी रंगाचा एक कॅरेट आहे त्या मध्ये छोटी मासडे आहेत आणि आजूबाजूला खूप सारी व्यक्ति उभे आहेत ही मासड घेण्या --